आणि त्या छोट्या लहान लहान बुकिंग च्या बाजूला अह छोटी मोठी झाडे आहेत व त्या झाडांचा कलर निळा आहे बाजूला पाणी आहे व --

त्या अह समुद्रामध्ये छोट्या मोठ्या बोटी दिसत आहे व माणसे रांगेत असून त्या बोटीत चढताना दिसत आहे.

समोरील चित्रामध्ये दोन व्यक्ती दिसत असून त्यांनी नी अह ही हिरव्या कलरचा कोट घातलेला आहे व एकाच्या हातात मीटर टेप असून दुसरा मेजर अह मोजमापणी साठी रस्त्याचे माप घेत आहे बाजूला पाठीमागे दोन ते तीन --

आहे व अह ही सर्व दृश्य डॉक्टरांच्या ऑफिस मध्ये घडत आहेत.

टू व्हीलर गाड्यांची पार्किंग केलेली आहे व पाऊस पडून गेलेला असून जमिनीवर ओ ओली झालेली आहे बाजूला झाडी आहेत जमिनीवर गवत आलेल आहे वरती आकाश दिसत आहे आजूबाजूला माणस पण दिसत आहेत आणि येथे चिखल झालेला आहे.